अ भवन मोठ आहे अ भिंत आहे भिं--

वॉल कंपा अ ताराची वॉल कंपाउंड आहे अ गवत आहे.

ती त्याच्यावरती अ रेड कलर ची ब्लॅंकेट आहे एक बॅग ठेवलेली आहे.

ही अ अ काचेची प्लेट आहे त्याच्यावर लाल आणि --

बाजूला गवत आहे अ त्याच्या तिथे अ ते--

अ हे हम छोटशी --